एक कमानी दिसत आहे कमानी वरती बोर्ड लावलेला आहे. कमानीला चार खांब आहेत खांबाचा रंग पांढरा आहे आणि वरच्या बाजूला चोक्लेटी रंग आहे.

जिम करायचे साहित्य दिसत आहेत खूप वेगवेगळ्या साहित्य दिसत आहेत वेगवेगळ्या रंगाचे आहेत त्यात निळा रंग आहे काळा रंग आहे पिवळा रंग आहे.

व्यायाम करायच साहित्य आहे रूम खुप मोठी दिसत आहे त्यावरती साहित्य छोट मोठ दोन्ही आहे भिंतीन वरती लिहलेल आहे चित्र काडलेले आहे एक घड्याळ आहे लाईट आहे.

गाड्या आहेत गाड्यांचा रंग सफेद आहे बाईकचा रंग काळा आहे मोठी व कार आहे झाडे आहेत गेट आहे.